युनियन बँकेचा बोर्ड जो लाल कलर च्या अक्षरात लिहलेला आहे त्याच्या बाजूला यूनियन बँकेचा शिक्का आहे. त्याच्याच बाजूला हा त्याच्याच समोर हा --

सीमेंट कलरचा हाय एक बाज़ूला हा मुलगा पांढरा कलरचा शर्ट घालून ग्रे कलरचा जिन्स घालून कारा कडे जात आहे कारा कडे जातेत का कार एकाच ठिकाणी थांबलेली दिसत आहे.

हा आणि आजूबाजूला झाड झाडसुद्धा दिसत आहे.

बाजूला झुले लावलेला दिसत आहे काही झुले सुद्धा दिसत आहे पाण्याचा पाणी साठलेला दिसत आहे पाणी--

हे पाणी ही समुद्र सारखं दिसत आहे. आजूबाजूला पाणी ही दिसत आहे आणि एक जहाज सुद्धा हा समुद्रात दिसत आहे पांढरा रंगाचा.

आणि एक बाजूला बोटसुद्धा दिसत आहे. पाणीचा पाणीचा प्रभाव खूप जास्त आहे. आकाश अस रंग नीळ--